राय टिपूराच्या अधिपत्याखाली होते आणि आग्रहाचे राज राय विरायांच्या अधिक

सहाव्या लढाईत तो विजयी झाला आणि सातव्या लढाईत तो कैद झाला राय वीराची बायको स्वर्णीने त्याला टोमणे मारले तू मला तुझे नशीब देतो आणि तुला घागरी मिळते तू तुझ्या भावाला तुरुंगातून सोडवू शकत नाही मी त्याला सोडवून आणि तो राजक निघून गेला त्याच्याकडे एकोणीशे प्रवासी होते चालक चालत चालत तो हटके पोहोचला तिथे नुरविंन महाल मला त्याने तीन दिवसापूर्वी

गेल्याने दुःखी होऊन तो सुनम जवळच्या जंगलात राहू लागला सुनम हे शहर गुज्जर समाजातील जाणीव सुईना हीने होते पतीच्या निधनानंतर ती राणी राज्य खातीचे सर्व कामे मोठ्या जबाबदारीने पार पाडत होता ती खूपच दानशूर आणि ज्ञानी स्री होती त्याने राय वीराला आपल्या बाजूला ठेवून त्या काळात राजाने आपल्याला राज्याचे रक्षण करण्याचे होते स्वर्णीने वर्षभर रायवीरांची वाट पाहिली का? श्रावणी वर्षभर रायवीरांची वाट पाहत होती मग ती शोधण्यासाठी शंभर स्वारांसह पंजाबच्या तिचा नवरा काशीच्या उत्तरेकडील येथे सुमनच्या जंगलात सापडला राय-विराने त्याला सारी गोष्ट सांगितली ते तिथे जंगलात राहू लागले इथे राय-विरा यांचा सातपुत्रांचा जन्म झाला त्याचे नावे सुर राय थर नाय शंभूराय वन राय रोहन राय खदीया काय होती अशी होती रुकती राय-विरा हा फिर्यादी आणि त्याच्या दरबारात हजर झालेला वृद्ध अल्लाह या दोघांनी लुटायचं त्यामुळे त्याचे नाव पोलाद असे पडले आणि हळूहळू झुलत असे बदलले काही इतिहासकारांची राय-विराचं मुलाचे नाव सुरधर गोविंधर पडले राहादर लंबोदर राजाधर रानीधर आणि विनानिधर अशी लिहिली होती सुंदरीच्या हत्या झाली होती का पाठीवर काशीच्या डाव्या बाजूला लोहाराच्या मळ्यात राणीधरगाव होते पेहाचं चेताय चेताहाच्या शेतात राहत असत सोनं सोता मारला गेला याची आम्ही पेरू हे काकीच्या शेताजवळ राहत होती आता गुरुत्वारा कमोवर जिथे आहे तिथे कंबोधर राहत होते सुविच्या पुढे हरिदासांच्या छान छावणीच्या डावीकडे हेला बंद राहत होता आता अति विहीर असलेल्या उंच ढिगान्यावर लंगोदर राहत होते आणि दीनानी धर हे झेंडी येथे राहत होते जिथे वधीनी पट्टीचे लोक राहत होते राणीधर

सोनाऱ्या म्हणतात असे की हा खरा खजिना हाय गरज पडली तेव्हा बाहेर काढू पृथ्वीराज चव्हाण यांचे वर्षाच

माया आणि माही सारख्या लोकानीही आपल्या जातीचे नाव जातीचे नाव राखण्यासाठी बाटले जवळ डुलत नावाचे गाव पसरवले अमृत पिऊन अनेक डुलत सिंग बनले राय-विरे किंवा डुलत यांचे मूळ मुलगे आणि नातू मोठे झाल्यावर त्यांनी सुमनच्या परिसरात अनेक गावे वसरली अतिशय लोकप्रिय

अशाप्रकारे लोक लोंगोवालमधे रहाण

गुलाकांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबासारखी आहे शिरोमणी शिकसहिर भाई मनी शिंकेत यांच्या घराण्यातून वारली होती आणि प्रसिद्ध शेख ऐतिहासिकर यांनी देखील

औरंगच्या कमकुवत उत्तर अधिकारांच्या काळाच्या हा देशात प्रचंड असुरक्षित तथा होती

सुरू केले तेव्हा गुलताना खूप त्रास सहन करावा लागला त्यांचे अनेक गावे उजाड होती त्यांच्यागर गल्लीवस्तीच्या घोळ झाला लोंगावले नीर निराजन

Hi कशी आहेस गं? काय करतो? मी एकदम मस्त. तू कसा आहेस?

अरे, मी तर पहिल्यांदा अच्छा. मी कधीच जेवले.

नाही, एवढी कमजोर नाही मी. नाही, कमजोर तर नाहीये तू. पण तेच ना आता दोन दिवस अगोदर.

बापरे. इतक्या लांबून येती तू?

हम्म Scooty उडत होती पण तू नाही उडली ना?

म्हणजे तू किती छान scooter चालवत असंल!

पाचवी पासून का? हम्म मी सहावी पासून Scooty शिकत आलेलो, चालवली. मग Eighth मध्ये मी bike चालवली. आणि मग मी Eleventh मध्ये car चालवली. बापरे. तू तर जास्तच वरती गेला. काही दिवसानं Pilot वैगैरे चालव मग. नाही नाही नाही. इतकं नाही, काही इतकं इतकं नाही लगे हवेत उडायचं लगे.

जमिनीवर पाय पाहिजे माणसाचं आयुष्यभर. जास्त हवेत गेलं की मग पण मग कसं ते कोणीपण पंख तोडून घेतंय ना? पंख तोडून घेतं ना कोणीपण?

कधीची जेवली मी. तू कुठे राहतो?

कुठं राहत असेल? आता बोललो असतो मी. हिंदी मध्ये पण जाऊदे. आह कुठे राहतो. कोणत्या गावाला राहतो?

बुलढाण्याला, अच्छा मग तू तू video call वाला तूच आहे का तो?

आहेच कोण मित्र दूसरा. कोण बोललं चैतालीला का?

की तू तो वाला आहे की हा? तू तू बुलढाणावाला आहे. अच्छा, तो पण एक पोरगा आहे का मग अजून? नाही नाही तो म्हणजे अं असं अं त्याने माझी story बघितली होती मग त्याने तिला call केला. की कशी काय तुझ्या मामाची मुलगी कशी काय ओळखते तिला, असं. म्हणून. हा तिचा खास friend तू आहे वाटतं.

तूच आहे ना तिचा खास friend?

मग चांगला मित्र नाहीस तू तिचा? मी कुठं कुणाचा खास friend आहे यार काहीपण का?

चांगला मित्र आहे तू तिचा. तीच बोलते हमेशा. बापरे. मी तिचा कुठं खास friend आहे? मी तर तुझा खास friend आहे ना?

असुदे नाही. तू काय मन ठेवायची म्हणतीये का फक्त. असुदे म्हंटलं आहे तर असुदे. अच्छा म्हणजे तू वरुन वरुन म्हणते फक्त मन ठेवायला काय? हम्म असं काय नाही आहे.

अरे आमची cat माहिती आहे का कुठं गेली काय माहिती यार? कुठं गेली तुमची cat, Kitkat खायला गेली असंल. नाही ना, आमची cat खूपच फिरत आहे आता दोन-तीन दिवसापासनं.

तुमची cat गेली असंल ना Kitkat खायला. नाही ना, आमची cat बाजूच्या घरामध्ये जाते. अन त्यांच्या cooler खाली जाऊन झोपून जाते,

नाही आहे. boyfriend नाही आम्ही तिचा boyfriend बनवण्याचा प्रयत्न करतोय, पण ती म्हणजे जे मुलगा येतोय समोरचा त्याला बघूनच घाबरते. असं कसं काय घाबरंल? ती तुम्हाला न सांगता असंल ना एकट्यामध्ये.

हम्म तुम्हाला सांगून थोडीच जाणार आहे की चालले म्हणून की काय असं. जात असंन ती boyfriend नाही बाबा असं नाही आहे. ती तशी नाही आहे.

ती खूप छोटी आहे अजून. six month चीच आहे. अर ते फक्त human being असतं तसं की

जनावराचं हा, तर जनावराचं age समजा, आता तीचं किती असंल xyz तर ते तिच्यासाठी खूप मोठं आहे ते. six month पण आपल्या इथं आजकाल आठवी दहावीतल्या काय? समजलं म्हंटलं, तुझ्या भावना पोचल्या माझ्यापर्यंत. नको भावना पोचवू देऊ ना इतक्या लवकर. पोचल्या पण लगे?

हसते माझं mind Hello अरे superfast आहे तुझा superfast आहे superfast

आता शेवटी चैतालीची बहीण म्हंटल्यावर superfast च राहील ना?

तिची friend असते ना, आतापर्यंत तिला जगू नसतं दिलं.

सहन करते मी एवढं तिचं. कोणी करू शकतं का एवढं सहन? तिचं सोड, ती आहेच काय यार ती. चिमणी सारखा जीव तिचा. ते नाही, जीव एवढाच आहे तिचं पण बोलणं तिचं माहिती आहे का? रागवणं, बोलणं, एकदम हे करणं. हा ना, मला म्हणती, तुला झपके देईन आणि हे देईन आणि ते, अरे? म्हंटलं मी इथं काय यार बोलणं म्हंटलं आधी हिचं जाऊदे म्हंटलं अरे आपल्याला बोलता येतं पण नाही बोलत आपण. नाही का?

हम्म झपके देईन हे अन ते. अन काडी काडीसारखी आहे सगळी. पाण्यात पडली तर उठणार नही लवकर. नाही पडली होती काल पाण्यात पण उठली.

पोहता येत नाही तिला लावून पोहते ती.

आयला कायपण photo टाकते अन काय? अरे काय?

Instagram च्या खाली असताना video केव्हा upload केली ते बघावं लागंल की मी कोणत्या year मध्ये कोणत्या वर्षी मारली होती पाण्यामध्ये आणि कोणता महिना होता? हम्म

तूला काय वाटतं सांग.

तुला काय वाटते सांग. अं तू कोणत्या field ला आहेस तू कोणत्या field ला आहेस?

medical line ला नव्हता तू यार मग तिची आणि तुझी ओळख कशी काय झाली यार?

तीस सेकंद नंतर video चालू होईल. मग काय आहे की video चालू असताना आपण तिथे topic काढू. ठिके?

बोल ना मग काहीतर बोल. असं कसं काय? काहीतर फक्त तोंड बी हालव, कायतरी हालव. हो, बोलतच आहे मी तुझ्याशीच बोलते.

हो, माझ्या मामीचंच माहेर आहे ते.

ते इतकं काय लक्षात नाही आपल्या. अर hi maam

आह तुम्हाल एंटरटेनमेंट बद्दल काय वाटत, तुम्ही काय कोणती कोणती शो बगता एंटरटेनमेंट मधे आणि म्हंजे मराटी, हिंदी आह तुम्हाला कोणत सैड जास्त बगायला आवडत, तुम्ही सांगू शकता काय ह्या बद्दल हम्म हो ma'am जस आपण एंटरटेनमेंट मधे आपन काय पण बागू शकतो, अह तुम्ही जस म्हंटल कि मराटी, हिंदी तर आपन अह जस म्हंजे आप आपल्या आवडी अनुसार आपण बागू शकतो अस खूप जनांना हिंदी शो आवडतात तर खूप जनांना मराटी पण शो आवडतात तर अह आप आपल्या आवडी अनुसार आपण कोणती पण शो अस किव्हा अह खूप अत्ता सीरियल पण खूप मोठी वेग वेगळ्या आहेत. सीरियल मधे पण खूप मोठे प्रकार आहे जस कि अह वेग वेगळे सेरियल आहेत. किव्हा मराटी पण खूप अत्ता सीरियल झालंय लागलात.